अक्सीस बँक मणपुरम गोल्ड लोन आणि आंद्र बँक ए_टी_एम आस नावाच इथ काही दुकान दिसया लागलेत आणि अ --

विगणन बूक सेंटर स्टेशनरी व्होलसेल बूक सेलर्स असं नावाचं इथे एक दुकान दिसायलय.

जिममधला फोटो आहे आणि इथं दोन मित्र जिममध्ये फोटो घेताना दिसाय लागलेत त्यांच्याबाजूलाच काही डंबल्स पण पडलेले दिसाय लागलेत.

एका ठिकाणावरून एका ठिकाणी जाताना ही नवका दिसतेय.

अह माशे आशे ताजे ताजे पांढरे शुभ्र आशे दिसायलेती.

आणि आजूबाजूला काही जिमची माणसं वगैरे दिसायला लागलेत अह आणि लोकं पण दिसायला लागलेत एक्सरसाइज वगैरे करताना.

आणि या अकॅडमी ला काही मुलं येऊन थांबलेली आहेत लहान मुलांची ॲकॅडमी ये डान्स ची आणि इथं काही लहान मुली आणि लहान मुलं पण आहेत जे डान्स करताना दिसायला लागलेले आहेत.

आणि तो फोटो घेताना पाठीमागचे पण काही काही लोकं तिथं दिसाय लागलेत फिटनेस मोटीवेटर असं लिहलेलं पाठीमागं काचेतनं दिसतय.